फुलांचे डेकोरेशन आहे गुलाबी पांढरी फूल आहेत कडेने झाडी दिसत आ--

तिकडे दूरवर तर गाड्या दिसत आहे मोठ्या मोठ्या फोर व्हीलर आणि काहीतरी रस्त्याचे काम चालू आहे अस दिसत आहे लोक पण दिसत आहे.

इथे माणसे भाजी पण विकत आहे फळे--